चित्रा मधे सलून चा दुकान आहे सलून चा दुकाना वरती न्यू तेज हेअर सलून अस नाव लिहले ले आहे बेसिंग आहे बादली आहे बसन्या साठी बाकड़ा आहे.